एखादी गवर्मेंट ऑफिस चा फोटो दिसुन राहिला आणि जल संसाधन अभियंत्रीका--

अण त्या ठेला आणि एक अ स्प्लेंडर उभी आहे अण काकाजी इकड तिकड बघून--

रॅक मध्ये ते वेफर्स च वॅफर भरलेले पूर्ण अण त्याची लडा लटकवली आहे अण वेफर्स च्या बाजुला एका रॅक मध्ये--